हा म्हणजे वेगवेगळ्या दिल तरी चालेल तेल आणि shampoo म्हणजे वेगवेगळं असतील तरी चालेल त्यासाठी गोळ्या वगेरे आहेत काही हा vitamins च्या गोळ्या आहेत घेऊ शकतो आपण hair growth साठी कोणत्या vitamin गोळ्या लागतील vitamin e वगेरे use करा लागतील होका

ठीक आहे ठीक आहे चालेल आणि आणि अ costmatic मध्ये काय आहेत मग आयुर्वेदिक आपल्याकडे उपलबद्ध साबण वगेरे आहेत का आयुर्वेदिक आयुर्वेदीक साबण आहेत creams आहेत powder पण आहे. म्हणजे चांगल्या company नीचे आहेत णा नामांकित हो चांगल्या company चेच हवे

नाही नाही अस काही नाही थोडे फार आयुर्वेदिक मध्ये थोड वीस ते तीस percent असत chemical जास्त नसत हा म्हणजे मला काही म्हणजेआयुर्वेदिक कडून इथून माग मी सगळं chemical च वापरत होतो पण मी आता निर्णय घेतला आयुर्वेदिक थोड वापरायचं त्यात cosmetic अन cosmetic मध्ये काय आहे नेमक आपल्याकडे cream वगेरे तोंडाला चेहेऱ्याला लावायचं साबण वगेरे कोणकोणते product महिती दया मला

निम कोरफड सगळे content असणारे अं हडद वगेरे ह होका हा mix असतात content काही काही म्हणून content mix खूप सारे होका

ते का नाही अ chemical अ दोणी type चे scrub available आहेत. आयुर्वेदिक पण आहे आणि homeopathic पणआहे त्याचात फरक काय राहतो नेमक थोड सांगाल का मला homeopathic आणि आयुर्वेदिक म्हणजे result मध्ये आयुर्वेदिकचा result late येतो but तो चांगला असतो पण homeopathic चा result लवकर येतो पण अह म्हणजे हे असतो जरा

bad effect ची आम्हीही देऊ शकत नाही guarantee देऊ शकत नाही

हाणा आयुर्वेदिकचा त्याचा effect हळू हळू होतो पण त्याचा काही bad effect वगेरे होऊ शकत नाही skin वर all skin type ला match होतात ना

ठीक आहे ठीक आहे चालेल आणि अजून काय आयुर्वेदिक मध्ये अजून म्हणजे खूप सगळ्या type चे औषध available आहेत surgical वगेरे करून आयुर्वेदिक आहेत का म्हणजे वयोवृध्दांसाठी औषधे homeopathic पेक्षा

मग मला गुडगेदुखी आणि अंग दुखीसाठी आयुर्वेदिकच गोळ्या औषध हवे आहे त्याचे काय साधारण दर असतील

दर किती असतील त्या आयुर्वेदिक गोळ्यांची गुडगे दुखीसाठी एक डब्बी वगेरे असे काही असेल ण हा सम नऊशे पर्यन्त भेटून जतिल तुम्हाला एक एक पंधरा वीस दिवश तीन महिन्याचा course असेल तो जेवडे tablet येतील ते बर मला एक लहान बाळासाठी एक nutrition दया. माझ्यासाठी पण एक nutrition दया पण गुडगे मी अ लिहून घेते तुम्ही सांगा मला

लहान बाळासाठी एक nutrition माझ्यासाठी nutrition

हम्म वयरुद्धसाठी गुडगे दुखीसाठी आयुर्वेदिक औषध आहे

आणि मला आयुर्वेदिक shampoo अं आणि चेहेऱ्याला लावायची cream आयुर्वेदिक साबण oil प्रत्येकी एक एक

घेतल का लिहून? हो घेतल तर cash हा अजून आह नको बाकी इतकंच body lotion लिहतात लिहाजा

हा एवढं सगळ्याच bill मला हे करा तुम्ही message आणि तुमच्या online आहे ण आपल्याकडे उपलंबद्ध का cash देऊ

हा तिथून order टाका

अ delivery charge आहेत तुमची first delivery आहे तर आमच्या इथे

हा मग तुम्हाला free राहील आमची

नाही discount किती दिल मग किती टक्के discount दिल तुम्ही ते आता depend करत तुम्हची खरेदी किती झाली आहे

हा हजार पर्यन्त झाले असतील हा म्हणजे count करून मला bill पाठवा वीस टक्केचा discount असेल ते दया हो तीस चाळीस पर्यन्त percent discount भेटून जाणार आहे

ह ह आभारी आहे Hi कोमल

सध्या माझी tenth class माझी आता tenth class चं झालय आता पुढे बघू या कुठे admission घ्यायचं तू काय करणार आहेस? तुला काय idea नाहीये काय की tenth नंतर काय करायला पाहिजे काय करायला पाहिजे कोणत्या कोणत्या field आहेत तुझ्याकडे काय option आहेत त्यानंतर आता तुला माहित असेल ना? हो घरचे म्हणतात science घे पण पण मला वाटते की मी arts घेऊन fashion designing कराव. पण हे वचन कोण समजावून सांगणार ती मला fashion designing करायचे आणि ते बोलताय की science घे तू NEET ची तयारी कर. अरे आपल्या गावाकडे मानसिकता कशी आहे आपल्या गावाकडे तुला tenth ला चांगले percentage आलेत ना चांगले marks आलेत ना. तर मग आपल्या गावाकडे असल सगळी मानसिकता काय झालेल्या आहे माहिती का ज्याला जास्त mark पडतील नव्वद ऐंशी-नव्वद त्यानघायचं science ज्यांना सत्तर पन्नास सत्तर साठ सत्तर पडतील त्याने घ्यायच commerce आणि ज्यांला पन्नासपेक्षा कमी पडतील त्यांन घ्यायच arts ही एक मानसिकता झालेली आणि आपल्या सगळ्यांना फक्त तीनच field माहिती आहे science, arts, commerce याच्यापेक्षा पण खूप काही करण्यासारखं असतं जस कि fashion designer चा diploma असल polytechnic असल fancy चे course असतील B vyak असल M vyak असलं BCA असेल या सगळ्या गोष्टी करण्यासारख्या आहेत पण आपल्या इकडल्या लोकांना हे माहितीच नाहीये बघ. हा पण त्यांना समजायला पाहिजे ना की arts मध्ये पण खूप सारे आहे MPSC करू शकतो आपण law करू शकतो fashion designing करू शकतो किती सारे field आहेत पण hotel management नावाचा एक diploma आहे तो देखील खूप छान आहे. मुलीदेखील आता त्यामध्ये प्रगती करत आहेत.

हो मी असं commerce वगैरे घेतलेलं होतं आणि commerce मध्ये चांगले percentege घेतले होते पण माझ्या घरच्यांना मी सांगत होते मला arts घ्यायचय पण ते बोलले तुला इतके छान percentage आहे तर तु arts नको घेऊ. मग arts नाही घेतल मी मी त्यांच्या ह्याच्यामुळं मी commerce घेतलं त्यांच्या force मुळं आणि commerce मध्ये मी चांगला study केला आणि त्याच्या नंतर अह मी माझी MPSC ची तयारी चालू आहे माझी थोडेफार करते काही अभ्यास काय तू काय आता करणार आहेस तू science घेणार आहेस आता तुला science मधल्या काही field माहिती आहेत का science मध्ये काय carrier आहे तुला वाटतंय अह science मध्ये आहे पण मला एवढं काही त्याबद्दल काही माहित नाहीये. पण विचार तुला माहित असेल ना तू सांग ना मला अरे science घेतलं ना तू तर eleventh twelfth मध्ये science घेतलं तू तर तुझे PCMB हा एक group असतो आणि त्याच्यामध्ये PCM आणि PCB हे दोन group असतात ना जस PCM घेतलंस तर engineering कडे जाऊ शकतेस आणि PCB घेतलं तर तू ला जाशील.

NEET, CET देऊन तू बी ए एम एस, बी एच एम एस, एम बी बी एस, बी डी एस असं doctor field ला लागू शकतेस आणि तू जर CET दिली तर तू pharmacy करू शकतेस आणि JEE दिली तर तू engineering करू शकतेस हा मला पण असं वाटतंय की मी NEET ची तयारी करावी पण त्या आतापासून तयारी करावा लागेल classes वगैरे पण classes कोणते चांगले असतात online की जे कि अह offline चांगलं

म्हणजे त्यांनी नियमित ते केलं पाहिजे त्याला म्हणत मनाचा धाक असायला पाहिजे त्या वेळेस माणूस online काम करू शकतो आणि offline कसं असतं शिक्षक लोक स्वतः बसून आपल्या कडून करून घेतात करायला लावतात करून आणायला भाग पाडतात ना. त्याच्यामुळे मग काय काय ना offline आवडत तर काहींना online आवडत पुढच तुझ्यावर depend राहील की तुला कोणते classes करायचे आहेत तर मला तर आता सध्या असं वाटतंय की मी online च करावं अह reading वगैरे join करून घेईन आणि online च classes करेन हम्म तुला arts मधल्या काही माहित आहेत का?

art मधल्या काही field माहित आहेत का art मध्ये तुला काय carrier काय आहे art मध्ये art मध्ये तर मला असं fashion designing करायचे पण घरचे नाही म्हणतात art मध्ये MPSC करता येते law करता येतो परत खूप सारे आहे की आपण MPSC करून तहसीलदार तलाठी वगैरे याची पण एकदा स्पर्धा परीक्षा देऊ शकतो अस भरपूर माहिती आहे मला पण मला fashion designing करत म्हणजे त्यामध्येच करायचे carrier करायच तर fashion designing मध्ये छान आहे fashion designer पण खूप छान आहे fashion designer मध्ये पण खूप छान carrier होऊ शकतं. खरंच माणसाच्या आयुष्यामध्ये ना एक चांगलं carrier असायला हव बघ कोणीही आयुष्य जगत असताना ना सगळ्यात महत्वाच आपल्या आई वडिलांनंतर सगळ्यात महत्वाची काय गोष्ट येत असल तर ते आपलं carrier येत आणि प्रत्येकाने आपल्या carrier वर focus करायला पाहिजे. सगळ्यात आयुष्यामध्ये कोणालाच इतकं महत्त्व दिल नाही पाहिजे जितकं carrier ला द्यायला पाहिजे कारण सगळेजण घात करू शकतात

हा. पण मी आधी आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार. अह science घेऊन NEET ची तयारी करून एकदा medical field मध्ये लागणार ते झाल्याच्या नंतर मी नक्कीच मी माझे स्वप्न पूर्ण करणार. म्हणजे मी fashion designing ला admission घेऊन आणि काही नाही तुम्ही काही नाही तुम्ही NEET वगैरे केली समजा त्याच्यानंतर doctor वगैरे झालीस तुला जर free time भेटत असल किंवा मग एक दोन वर्ष तू doctor यांच्या practice आहे त्याला gap देऊन एक दोन वर्षाचा diploma complete करू शकते आणि त्याच्यानंतर free time मध्ये तू तुझा dress वगैरे बनवू शकते. शिकू शकतेस त्यामध्ये खूप छान केलेल आहे तू आवडतेस तू करू शकतेस हे बघ आयुष्यामध्ये काहीच अवघड नाहीये आणि काही सोपं नाहीये मेहनत करावी लागते संघर्ष करावी लागतो काही गोष्टी हलक्या घ्यायचे असतात. त्या गोष्टीवर केलं तर सोप्प असतं. मानल तर सोप आहे. मानलं तर अवघड पण आहे पण काही impossible तर काही नाहीये आपण काही ना काही करू शकतो आज नाहीतर उद्या थोडंस आपल्यामध्ये संयम असायला हवा patience असायला हवे. आपण आयुष्यामध्ये नक्कीच आपल करियर छान बनवू शकतो. पण घरच्यांना कसं वाटतं की fashion designing करायच म्हणजे तिला बाहेर कुठे लांब राहावं लागेल जावं लागेल कुठे कुठे design तयार कराव लागेल पण नंतर doctor field म्हणजे एकदा लग्न झाल्यानंतर मुलगा पण doctor भेटला की तर दोघं सोबत करू शकतात. hospital open करू शकतात. अस घरच्यांच म्हणं आहे पण मला नको वाटतंय हे तुला काय वाटते याबद्दल की मी काय करायला पाहिजे कोणतं carrier choose करू म्हणजे

आपण त्या गोष्टीमध्ये रमलं पाहिजे त्याच्यातुन आपल्याला काहीतरी आर्थिक उत्पन्न पण भेटले पाहिजे जेणेकरून आपल कमीत कमी पोट तरी भरलं पाहिजे. carrier म्हणजे अशी गोष्ट आहे कि ती आपल्याला आयुष्यभर करायचे म्हणून निवडत असताना carrier असं निवडावं की ज्याच्या मध्ये काहीतरी रस निर्माण होईल आनंद निर्माण होईल करताना आपल्याला ते काम नाही वाटलं पाहिजे आपला छंद म्हणून आपण ते घेतलं पाहिजे म्हणून मला जे वाटतं की तुला जे आवडतं ते तू करायला पाहिजे तुला काय commerce बद्दल काही माहिती आहे का? अह नाही commerce बद्दल फार काही माहिती नाहीये पण एवढं माहिती आहे की bank मध्ये नक्की लागतं तु commerce च करते ना म्हणजे तुला माहीतच असणार या सगळ्या गोष्टी हो तू eleventh twelfth नंतर commerce करून तू CA ची तयारी करू शकतेस CS आहे CMA आहे परत law करू शकतेस MBA करू शकते. आणि आता सध्या तरी MBA ला जे finance मध्ये वगैरे खूप खूप आहेत MBA छान प्रकारे करू शकते. तू B com झाल्यानंतर graduation complete झालं की तू CET देऊ शकते. M com करू शकते M com करून तू हा professor सुद्धा बनू शकते. M comB edit करायच नंतर LAM phil करायचं त्याच्यानंतर तू छान एक professor बनू शकते तू जर PhD केली तर तुझी salary आहे सात लाखापर्यंत देखील देऊ शकत

याला CET पण द्यावे लागते का म्हणजे commerce अह जे काय काय करायचं असलं कि CET द्यावी लागते कि नाही बवा लागते हो तुला M com जर साधं करायचं असल तर साध्या कॉलेजमधून तर काही द्यायची गरज नाही पण तुला जर university मधून M com करायचं असल CET देणं compulsory असत law ची CET पण आता compulsory झालेली आहे. आणि MBA ला जरी admission घ्यायचं असल तरीपण तुला CET त्यात AM असल्या प्रकारचे exam द्यावाच लागतात आणि आता कोणताही field असुदे त्यात CET च्या enternes exam आहेत ना त्या प्रत्येक field ला नंतर हे द्यावाच लागतय enternes exam द्यावाच लागतय आता तू विचार केला ना जरी D pharmacy करण्याचा विचार केला ना तर D pharmacy मध्ये तू ज्यावेळेस lisense घ्यायला जाशील त्यावेळेस अगोदर अशी CET न्हवती पण आता lisense मिळवायच्या अगोदर CET पण द्यावी लागते. पण आपल्याला job म्हणजे job करायचे असेल तर मग त्याचे payment कितीपासून चालू होईल म्हणजे starting काय राहणार.

समजा तू आता commerce करतेस तर commerce मध्ये तू कोणतं field तू काय करणारे banking करणारे हा तुझी तुझी salary payment तुझ्या कामावर तुझी salary तुझ्या कामावर depend राहील ना जर तू करणार असलं तर तुला एक वर्ष्याचं package भेटू शकत सुरुवातीला चांगलं package असलं तर दहा लाख पंधरा लाख असं package असत आणि नंतर म्हणजे तू कंपनी join केलीस की तुला तीस-चाळीस हजार रुपये payment मिळू शकत. bank मध्ये तू कोणत्या post ला असशील त्याच्यावर तुझी salary depend राहील तू काम किती honest करते त्याच्यावर तुझी salary depend राहील honest काम करत असशील.

आणि college कोणते चांगले राहणार आहे याच्यासाठी

okay ठीक आहे thank you

तसेच अस्थीतवात नसलेला राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेचे चित्र रंगून तिथे समर्थन केले आहे. स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुभाव या मूल्यानवर आधारलेली राजकीय व्यवस्था आणि सामाजिक व्यवस्था प्रत्यक्षात आणि आणता येईल याबद्दल ची व्ह्यूवरचना सांगणारी मूल्यव्यवस्था, राजकीय ध्येय हेतू बहुउद्दिष्टे यांच्या समक्ष्यास फुले आंबेडकरवाद विचार प्रणाली म्हणता येते. फुले आंबेडकरवाद हि विचार प्रणाली राजकीय व्यवस्थेचा भूतकाळाचा अनुयार्थ लावण्यास वर्तमानाचे स्पष्ठीकरण करण्यास आणि भविष्याचे चित्र रंगविण्यास मदत करते. या विचार प्रणालीची सिद्धांत, स्पष्टीकरण, तत्वज्ञान अशी व्याप्ती आहे. पासून सर्वांना समजतील अशी तत्वे व घोषणा यांचा फुले आंबेडकरवाद या विचार प्रणालीत समावेश होतो. उदारणार्थ हिंदू धर्माचा तत्वज्ञानाची चीकीस्त्या राज्यसमाजवादाची मांडणी इत्यादी प्रमय या मध्ये आहे. शिखा संघटीत व्हा आणि संघर्ष करा अश्या घोषणांचा देखील त्यामध्ये समावेश आहे. आग्रही तात्विक भूमिका घेणाऱ्या विचारवंतान पासुन ते श्रद्धाळू अनुयायांन पर्यंत सर्व प्रकार चे समर्थक या विचार प्रणीला लाभतात फुले आंबेडकर वाद या विचार प्रणाली मध्ये देखील. हे तत्व दिसून येते रावसाहेब कसबे, गोपाळ गुरु, गेल अहमेद, एलीणार फेडेड, असे देशी व विदेशी अभ्यासक फुले आंबेडकर वादाची सात्विक भूमिका मांडतात तसेच फुले आंबेडकर वादी चळवळी मध्ये अनेक कार्यकर्त्याची श्रद्धा फुले आंबेडकर वाद या विचार प्रणाली मध्ये आहे. फुले आंबेडकर वाद हा राजकीय विचारांचा पद्धतशीर पणे रचलेला आकृती बंध आहे. समता, धर्म, लोकशाही इत्यादी राजकीय विचारांचा पद्धतशीर पणा त्यामध्ये आहे. या विचार प्रणालीमध्ये एकमेकांशी स्वार्थिक

फुले आंबेडकरवाद हि विचार प्रणाली सर्व प्रश्नाची उत्तरे देते हि विचार प्रणाली वास्तवातील चिकित्सक वर्णन करते, उदारणार्थ धर्माची चिकित्सा, जाती विषमती चिकित्सा. इत्यादी त्याचप्रमाणे आदर्श रुत्मेचे चित्र हि रंगवते. उदारणार्थ स्वातंत्र्य, समता, न्याय व बंधुभावावर आधारलेली समाजव्यवस्था व राज्यव्यवस्था इ. फुले आंबेडकरवाद विचार प्रणालीने वैश्विक सर्वसमावेषक रूप धारण केले आहे. मानव मुक्तीच्या शोषणातून मुक्तीचे अंतिम उत्तर या विचार प्रणालीकडे आहे. असा हि विचार प्रणाली दावा करते तसेच फुले आंबेडकरवाद लोकांना कार्यक्रमन करतो. या विचार प्रणालीला राजकीय चळवळ व संघटनेचे देखील जोड आहे. फुले आंबेडकरवादी चळवळ ही सतत विस्तारत आहे. भारतीय रिपब्लिकेशन पक्ष, भारी बहुजन महासंघ, बहुजन समाज पक्ष, भारत मुक्ती मोर्चा

स्पष्ठ झाला म्हणजे या विचार प्रणालीचा विकास देखील झाला आहे. उदारणार्थ मास, फुले, आंबेडकरवाद असा विचार केला गेला आहे.

व कार्यक्रम पुरवते. या अर्थाने विस्तारप्रनाली वरून फुले आंबेडकरवाद प्रभावी ठरला आहे. समता, इक्व्यालिटी महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची

राज्य समाजवाद या तत्त्वज्ञानशी चिकित्सा, धर्म, सार्वजनिक सत्य धर्म या विविध संधार्भातील महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची समते विषयी समाज सुत्री दिसते ते म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुभाव या त्यंच्या लेखनात आहे. सामजिक व्याहाराचा सर्व क्षेत्रातील या तत्त्वज्ञानाचा पुरस्कार त्यांनी केला होता. त्यांच्यादृष्ठीने हि तत्वे सर्वस्पर्षीय आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव यांना त्यांनी आदर्षक मानले. अन इनिशिअल ऑफ कास्ट मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मला विचारल तर माझा आदर्श समाजमधले म्हणजे स्वतंत्र, समता, बंधुभावावर आधारित समाज असते. ऑक्टोबर एकोणीसशे चौपन्न मध्ये आकाशवाणी वरून केलेल्या भाषणात हि त्यांनी

स्वतंत्र, समता आणि बंधुता हे. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र, समता आणि बंधुता या संकल्पनाचा एकत्रित विचार मांडला आहे.

समता अशी नवीन दृष्ठीगिरी जातीव्यवस्था या विषमतेचा प्रकार आहे. त्यांनी जातीव्यवस्था निर्मुलन हा समता प्रस्थापित करण्याचा मार्ग सुचविला आहे. सामाजिक, राजकीय, आर्थिक सह सौरचनामधील समतेचा या विचार प्रणालीत पुरस्कार केला आहे. या विचर प्रणालीतील समान वागणूक समान विचार, अभिव्यक्ती यांचा समावेश होतो. याचवेळी समानतेला नैतिक आयाम या विचार प्रणाली ने दिला. या विचार प्रणालीमध्ये आत्म सन्मानाची इच्छा महत्वाची मानली आहे.

त्यांनी चिकित्सा करून महात्मा फुले यांनी समतेचा पुरस्कार केला. महात्मा फुले यांनी समाजिक समतेचे सूत्र मांडले आहे. समाजिक उपकरण हि विशमतेवर आधारित आहे. अशी चिकित्सा महात्मा फुले यांनी केली होती. समाजिक व धर्मविशमतेवर आधारलेल्या सौरचना मोडल्या पाहिजे असा महात्मा फुलेंचा विचार होता. जाती विषमता नष्ट करण्यासाठी जाती व्यवस्था मोडण्याचा विचार महात्मा फुले मांडतात. समता प्रस्थापित करायची पूर्व अट

धर्मग्रंथ, रूढीपरंपरा, पुराणकथा यानी निर्माण केलेली विषमता महात्मा फुले यांनी नाकारली आहे. विषमतेचा धार्मिक संकल्पनेचा जाती त्यांनी सार्वजनिक सत्यधर्माचा पर्याय दिला. त्यांनी सार्वजनिक सत्यधर्माची संकल्पना नीती, सहिष्णुता, बंधुभाव, न्याय, संताप, स्वतंत्र या आधुनिक मुल्यांवर आधारिली मान्य आहे. या त्यांच्या विचारांमध्ये समतेची संकल्पना स्पष्ट दिसते. स्त्री, पुरुष समता या महात्मा फुले यांनी हिंदू समाज हिंदू धर्मतील स्त्री, पुरुष विषमतेची चीकीस्या केली. समतेसाठी त्यांनी स्त्री मुक्तीचा अत्यंत स्पष्ठ्पणे पुरस्कार केला. स्त्री-पुरुषातील समानतेची प्रस्थापना व्हावी असा महात्र्मा फुलेंचा विचार होता. स्त्री मुक्ती झाल्या शिवाय शोषणातून मुक्ती होणार नाही. असे महत्मा फुलेंचे मत होते. अर्थातच महात्मा फुले यांनी स्त्री-पुरुष समानतेसाठी धार्मिक, आर्थिक व सामजिक शोषणाच्या संरक्षणामध्ये बदलाचा विचार मांडला होता. सौरचनात्मक बदलाच्याखेरीज स्त्री-पुरुष संबंधतील नीतीतत्वाचे बदलाचा विचार मांडला होता. तसेच त्यांनी मूल्यावर आधारित स्त्री-पुरुष संबंधचा विचार मांडला आहे. लहान लहान उद्योगधंदे आपल्याकडे या पूर्वी ही सुरू झाले चालवले गेले. पण आज तरुणाईला भूरळ पडली आहे कि startup संकल्पनेची खरतर तर startup ची craze झाली आहे पण म्हणून startup म्हणजे काय असेल नेमकं माहित झालं आहे असे म्हण घरच्या फार्शीची स्वछता करण्याचे काम गृहिणी साठी फार वेळ खाऊ आणि जिगरीचं वाटत असत मग ते गृहिणी अमेरिकन का असेना घरच्या फार्शीची स्वछता करण्याचे काम सोपं व्हावं यासाठी एकोणीशी नव्वद मध्ये एका हर पारिवारिक संकल्प

होणार कापसाचा गोळा बसवला फार्शीची सफाई झाल्यावर गृहिणीचे हात ओले न होता तो तळाचा कापूस बदलण्याची स्वयंचलित सोय त्यात केली होती इतकी झकास कल्पना आणि ते यंत्र लोकांपर्यंत पोहचवायचं कसं हा विचार करत तिने अमेरिकेतील home shopping network च्या वाहिनीचा आधार घेत आपल्या यंत्राची प्रात्यक्षित द्यायला सुरवात केली अल्पवधीत तो mop लोकप्रिय झाला आणि त्याची तडाखेबंद विक्री होऊ लागली लहान अश्या पण संकल्प mop च्या जोरावर ती गृहिणी गृह गृहोपयोगी वास्तूच्या क्षेत्रातील अमेरिकेतील आघाडीची उद्दोजीक झाली जॉय न्यागानो हे तिझे नावं engineers design च्या मालकीती असलेल्या हह्या जॉय बाई च्या जीवनावर जॉय नावाचा चित्रपट गेल्या महिन्यात नाताळाला प्रसिद्ध

surgen उद्दोजिका असलेला जॉय बाईचा जीवन प्रवास तितकाच प्रेरणादायी आहे फक्त mop च नाहीतर प्राण्यांसाठी असलेल्या fluorescent clee color च्या निर्मितीसाठी हि त्या ओळखल्या जातात हि